एक मैदान दिसत आहे मैदानावर काही मासे दिसत आहे आणि काही खेकडे दिसत आहे खेकडे काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे आहे आणि मासे सुद्धा काळ्या पांढर्‍या रंगाचे आहे.

वरती पांढर्‍या रंगाचा लाइट लावलेला आहे टेबला वर एक मोठी टोपली ठेवलेली आहे टोपलीमध्ये सुद्धा मासे दिसत आहे आजूबाजूला काही माणसं उभी दिसत आहेत समोर सुद्धा माणसं उभी आहेत.

वरती पांढर्‍या रंगाचे लाइट लावलेले दिसत आहे बेसिन च्या आजू-बाजूला खुर्च्या दिसत आहेत खुर्च्या काळ्या पांढर्‍या रंगाच्या दिसत आहेत.

जीम मध्ये खूप सार्‍या काळ्या रंगाचे मशीन दिसत आहेत समोर एक माणूस आहे त्यांनी लाल रंगाचे शर्ट आणि एका माणसाने काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे शर्ट घातलेले दिसत आहे.

ही एक रस्ता आहे रस्त्यावर काही रिक्ष्यांची ये-जा दिसत आहे त्या रिक्षा काळ्या आणि पिवळ्या रंगाचे आहे रिक्षावर एक माणूस बसलेला आहे.